ह्या चित्रामध्ये एक महाविद्यालय दिसतंय त्याच्या समोर हिरवीगार झाडी वगैरे आहे अं ग्राउंड आहे.

त्या फॉर्च्यूनर गाडी उभा आहे त्याच्याच बाजूला एक टोयटा ची जी आहे इटिऑस मध्ये उभा आहे सर्विसिंग साठी.

आणि तिथं लिहिलेलय तिकीट नाव तिथं लाल कलर आहे परत त्यामध्ये पांढरा पण कलर आहे वरती पत्र पण आ--